मी तिच्या मिठीतून सुटण्याची धडपड करू लागलो तिने मला आपल्या भाऊच्या अधिकच ध्रुड केला कशी झाली असे म्हणून तडापीतीत निसटून जावे असे माझ्या मनात आले. तितक्यात माझ्या छातीशी अं मस्तक दाबून धरत ती म्हणाली अलीकडे फार अवकाश झाला हा युवराज का हवी होती तुम्हाला बेचकीत होऊन प्रश्न केला. अं या पोटच्या पोरीला वरच दूध पाजलय मी हे तुम्हला ते सार विसरल वाटतंय मी अधिकच अस्वस्थ झालो. न ती नि मी तिला विचारल लहान मूल आईच दूध पितात न हो अस भलत सुलट बोलू नये युवराज अधून अं धुमसणाऱ्या अग्नि कुंडातून नुसता धूर निघत राहावा तशी माझी बालपणाची स्थिति झाली मी हस्तिनपूर चा राजपुत्र होतो युवराज होतो मग साने पनी मी एका शूद्र जातीचे दूध का प्यायलो. आई ने आपले दूध का मला पाजले नाही कालिकेचे दूध पिलो मग तिला आई म्हणून का हाक मारू नये ही कल्पना सुचताच माझ्या बाळमनावरील दडपण दूर झाले. मी कालिकेला मिठी मारून म्हणालो. आज पासून मी तुला आई म्हण नार अं माझ्या तोंडावर हाथ ठेवीत ती म्हणाली युवराज महाराणी आपली आई आहेत. त्यांची सर मला कशी येईल मी त्यांच्या पायाची धूळ आहे. मी चिडून प्रश्न केला मग आईने मला आपल दूध का नाही पाजले. कालिकेने म्हणाली मी रागारागाने रडलो तिने मला आपल दूध का पाजल नाही तसयाच्या डोलयाणी अजबुज आजाबजाला पहाव तस कालिका माझ्या मनात कुजबुजली मूल अंगावर पाजली की बेकानच रूप कोमेजून जात म्हणे अं कालिकाच्या त्या उद्गारन्चा मला नीटसा अर्थ कळला नाही पण एक गोष्ट मात्र अगदी माझ्या जिव्हारी लागून राहिली माझ्या हकाकांच काहीतरी माझ्या पासून हिरावून घेतले गेले होते. मला एक मोट्या सुखाला वंचित केल होत. आणि ते कुणी तर प्रत्यक्ष जन्मदात्याच्या आईने आणि ते कशासाठी तर आपले रूप टिकावे म्हणून. अं आई सुद्धा इतकी स्वार्थी असते छे आईचे माझ्यावर प्रेम नाही तिचे प्रेम आहे स्वतच्या सौंदर्यावर जाणूनबुजून मी आई वर पहिल्यांदा रागावलो होतो त्यादिवशी दिवस भर मी तिच्याशी अबोला धरला रात्री मात्र मंचकपाशी येऊन तिने येयू अश्या कीती तरी हाका मारल्या मग माझ्या मास्तकापासून तिने हळुवार हाथ फिरवला त्या स्परशात प्राजक्ताच्या फुलांचा नजुकपणा होता . माझे चिडलेले मन म्हणत होते मोठ मोठ्या ऋषि सारखी शाप द्यायची शक्ति माझ्या अंगी हवी होती. म्हणजे आई ची तत्काल करून टाकली असती मी. शब्दांपेक्षा स्पर्श अधिक बोलक असतो. पण त्याला काही माणसांच्या अं काळजाला हाथ घालत येत नाही ते काम अश्रु नाच साधते. माझ्या गालावर ऊन अश्रु पडताच मी डोळे उघडले. आईला रडतांना कधीच पहिले नव्हते मी. माझे बालमन गडबडून अं गेले. तिच्या गळ्याला मिठी मारून गालाला गाल घासत मी विचरले आई काय झाले तुला. अं ती काहीच बोले न. मला पोटाशी धरून अं माझे केस कुरडत आणि आसवे गळत ती मंचकावर तशीच बसून राहिली माझ्या गळ्याची शपथ आई तुला असे शेवटी मी म्हटले थार्थरणाऱ्य अं हाथांनी माझे मुख ती वर उचलले पानवलेल्या डोळ्यांनी पाहत थकठकीत स्वरांनी ती म्हणाली. माझ दुख कस सांगू तुला ते बाळ बाबा तुझ्यावर रागावले अह बाबाना बर वाटत नाही छे तुझ्या आवडता mood महालातून कुठ उडून गेला. त्या मोराची काही काळजी नाही मग माझा दूसरा mood केव्हा उडून जाईल. दूसरा mood कुठ आहे तो हा. असा उद्गार कडून तिने मला गट्ट अगदी घट्ट पोटाशी धरले. फुलांचा वास घेतांना मी असाच फिरत असे. कीती वास घेतला तरी माझे मान भरत नसे समाधान होत नसे. त्या फुलांचा चुरामुडा करून त्यांना सारचासार सुगंध एक क्षणात आपल्याकडे ओढून घ्यावे असे माझ्या मनात अं नेहमी वाटत रहे. आई आता तेच करीत होती मी तिचे फूल झालो होतो तिने मला तिच्या मिठीत अं घेतले होते. अं तिच्या मिठीत माझे अंग दुखू लागले पण मन मात्र सूखवले. तिच्या डोळ्यातील पानी बोटाने निपटीत मी म्हटले नाही मी तुला सोडून जाऊ शकत नाही चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो तिला वर्षा प्रतिपदा किंवा उगादी असेही म्हणतात ब्रह्माजींनी गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच वर्षप्रतिपदेच्या दिवशी जगाची निर्मिती केली असे मानले जाते म्हणूनच हा दिवस नवसवस्तर म्हणजे गुढी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे हा सण चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो संपूर्ण भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी ठेवली जाते गुढी बनवण्यासाठी लांब बांबूच्या टोकाला रेशमी कापड बांधली जाते त्यावर उसाचा हार कडुलिंबाची पाने आंब्याच्या डहाळ्या आणि झेंडुची फुले बांधून त्यावर कलश ठेवला जातो ही बाहुली आकाशाकडे उंचावली आहे ही गुढी विजयाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की भगवान श्रीराम चौदा वर्षाच्या वनवासानंतर अयोध्येत आले आणि राज्याभिषेक झाला तेव्हा हा उत्सव साजरा केला गेला गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खाण्याची पद्धत आहे याने रक्त शुद्ध होते आणि शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते या दिवशी अनेक कुटुंबांमध्ये पुरणपोळी किंवा श्रीखंड पुरीचा

संदेश देतो गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो म्हणूनच हिंदू धर्मातील सर्व लोक वेगवेगळ्या प्रकारे हा सण म्हणून साजरा करतात साधारणपणे या दिवशी हिंदू कुटुंबामध्ये गुढीची पूजा केली जाते आणि ती घराच्या प्रवेशद्वारावर ठेवली जाते आणि घराचे दरवाजे आंब्याच्या पानांनी बनवलेल्या बंधनाने सजवले जाते या बंधन द्वारामुळे घरात सुख समृद्धी आणि सुख नांदते असे समज आहे गुढीपाडव्याच्या दिवशी विशेषतः हिंदू कुटुंबांमध्ये पुरणपोळी नावाचा गोड पदार्थ केला तयार करण्याची परंपरा आहे जी तूप आणि साखर घालून खाल्ली जाते दुसरीकडे मराठी आंध्रप्रदेशात या दिवशी पचडीचा प्रसाद बनवला जातो

कडुनिंबाच्या खोकाऱ्या खाल्ल्यानंतर गुळ खाल्ला जातो हे कडूपणाचे गोड पणात रूपांतर करण्याचे प्रतीक मानले जाते हिंदू calender ची सुरुवातही गुढीपाडव्यापासून होते या दिवसापासून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चे दिवस महिने आणि वर्षांची गणना करून महान गणितज्ञ भास्कराचार्य यांनी पंचांगाची योजना केली होती असे म्हटले जाते गुढीपाडवा हा भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा सण आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो नवीन वर्षाचा हा पहिला दिवस अतिशय पवित्र मानला जातो गुढीपाडवा वसंत ऋतूचा चहा संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात प्रभू रामचंद्रांनी रावणाचा पराभव केला आणि वनवासानंतर अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यादिवशी अयोध्येतील लोकांनी श्रीरामाच्या स्वागतासाठी गुढा तोरणा आणि उत्सव केला होता ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू राहिली गुढी अजूनही घरात उभी आहे दारासमोर सुंदर रांगोळी काढली आहे या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या दारासमोर गुढी ठेवली जाते जरी किंवा रेशमी कापड गुढीच्या टोकाला बांधून ती उभी राहण्यासाठी लांब काठी वापरली जाते त्यावर कडुलिंबाची पाने रंगीबिरंगी बत्ताशा आंब्याच्या डहाळ्या फुलांच्या माळा बांधल्या जातात आणि त्यावर कलश ठेवला जातो गुढी बांधून त्याची पूजा केली जाते त्यामुळे हा दिवस साडीत तीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जातो उभी गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते या दिवशी लोक वस्तू खरेदी करतात सोने खरेदी करतात काही लोक या वेळी कोणताही व्यवसाय सुरू करतात किंवा कोणताही नवीन उपक्रम सुरू करतात या दिवशी घरी

सर्वत्र साफसफाई केली जाते या सणाला लोक वेळ काढून दारात स्वच्छ रांगोळी काढतात या दिवशी कडुनिंबाची पाने खाण्याची प्रथा आहे कडुनिंबाची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात गुढीपाडव्यानिमित्त हिंदू संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी मिरवणूक काढली जाते पारंपारिक वेशभूषेतील महिला पुरुष आणि मुले या मिरवणुकीत सहभागी होतात गेल्या वर्षभरातील सर्व काही विसरून नवीन वर्षाची सुरुवात आनंदाने आणि उत्साहाने करा आणि येणारे नवीन वर्ष आनंदाने भरलेले जावो ही प्रार्थना हाच संदेश गुढीपाडवा सण आपल्याला देतो गुढीपाडवा हा सण नाही जो तुम्हाला माहित नाही कारण लहानपणापासून आपण सगळे सण साजरे करत आलो आहोत आणि मराठी माणसाने गुढीपाडवा साजरा करताना पाहणे दुर्मिळ आहे गुढीपाडवा हा भारतातील सर्वात महत्त्वाचा सण आहे हिंदू calender नुसार हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी भारतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो हा सण भारतात आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो गुढीपाडवा हा वेदांग ज्योतिषात वर्णन केलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवसापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते गुढीपाडवा साजरा करण्याचे कारण म्हणजे भगवान श्रीरामचंद्रांनी चौदा वर्षाच्या वनवासानंतर लंकाधिपती रावण आणि राक्षसाचा पराभव केला त्याचदिवशी रावणाने राक्षसांचा पराभव करून श्री रामांनी अयोध्येत प्रवेश केला त्यामुळे याच दिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदा नागरिकांनी गुढी उभारून साजरी केली त्याच दिवशी रावणाने राक्षसांचा पराभव करून श्रीरामांनी अयोध्येत प्रवेश केला महाराष्ट्रात या सणाला खूप महत्त्व आहे नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी लोकं घराच्या वेशीवर गुढी टाकतात या शुभ दिवसापासून महाराष्ट्रातील जनतेचे नवीन वर्ष सुरू होते त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून होणार मराठी लोक हा सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात मित्र कुटुंब आणि नातेवाईक यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन नवीन वर्ष साजरे केले जाते दहा झाले ना perfect दहाला नाही थांबायचं मग

hi अक्कु कशी आहेस?

मी बरी आहे. मग, कसं चालय काम? काम मस्त चालय. तुझ काम कसं चालय? मस्त एकदम. जेवलीस का? नाही आता जेवणार आता तर काम करते. night shift मध्ये काम करते ना मी. अच्छा मग कसा होता यातला interview तुझंं? अं interview ह्याच्यामध्ये, ह्याच्यामध्ये तर माझा interview तर telephonic interview होता. याच्यामध्ये दोन round होते. तर त्याच्यामध्ये actually खुप tough होता पहिली वाला तर. आणि अं दोन interviews झालेले एक तर HR सोबत झालेला. आणि एक अं आजुन एक कुठली तरी department होती. त्यांच्या सोबत झालेली interview तर phone वरतीच त्या लोकांनी interview घेतलेली. की म्हणजे, कस काय त्यांनी त्याच्यामध्ये explain केलेलं मला, की online

त्यांना work from home करायच आहे करुण hello

work from home हा work from home च असणार काम. किती काय shift आहे किती वाजे पासून आणि अधी कधी कसली म्हणजे मला थोडं, मला थोडं tips दे ना. म्हणजे कसं face करतो आपण interview Interview तर basically त्याच्यामध्ये काय आहे ना एक first of all आपल्याला confidence रहायचं आहे. आपण जे काय बोलतो. तर त्याच्यामध्ये आपण कुठे अं बोलतात ना भिती नाही वाटायला पहिजे. आणि confidence रहायला आणि आजुन काय? आजुन काय बोलू? नाय म्हणजे कस आहे ना माझा येणारा. माझा येणारा interview मध्ये Normally ते लोक तुला बोलनार की तुझ्याबद्दल काहीतरी बोल. तुझा background, family background तु काय करतेस कुठे राहतेस? आणि आता काय करते? currently कुठे काम केली आहेस की नाय? अच्छा. नाही म्हणजे कसा upcoming interview असेल ना तर त्याच्या मध्ये कसं मला थोड म्हटलं कोणाला विचारु तर कोणी revert केला नाही मला, म्हणजे माझा call कोणी उच्चलत नाही. so म्हटलं की मी हा मग तुला call केला. म्हटलं तु काम करतेस सध्या. तर म्हणटलं त्याच्यामध्ये तुला महिती असेल, की कसं असतं म्हणून. अच्छा तेच माझं तर तसच झालेलं आणि त्या basis वरती मी select झालेली. आजून बोल. हे अं हे आपल्याकडून documents वगैरा original घेतात का? हा, interview च्या time ला? नाय नाय, ते लोक xerox copy घेतात. अं zerox

अं जे documents ते लोकं घेतात ना. ते अं म्हणजे xerox असतील xerox copy मागतात ते लोकं. आपला हे twelve ची mark sheet दहावी ची mark sheet आणि काय बोलतात आधार card, pan card ते सगळंच मागतात. आपलं verification साठी. अच्छा हम्म मला वाटलं की सगळ original न्याहव लागेल. म्हणजे कसं मला पण अं भिती वाटते. एकदा मी गेले होते पण तीकडे कसं ना माझ एका ठिकाणावर bag च हं राहून गेलेली. आणि मग मला म्हणजे एकदम tension च आल म्हटलं की पुढे पण तसंच होईल त्यानंतर मी कधी interview साठी म्हणजे हे केलंच नाही प्रयत्न की जाऊ आणि interview देऊ original documents वगैरे त्यांना आगोदरच विचारते मी आणि ते हो म्हणतात. तर मग मी त्याना मग टाळून देते. की अं आज, उद्या असं म्हणून आणि मग skip करायला लागत मला. बाकी असं काही हे compulsory असत का? ती तीन चार round अं नाय compulsory नसतात. ते अं त्यांच्या department वरती म्हणजे बोलतात ना की जास्त company वरती depend करतं company कशी आहे? काय आहे? किती मोठी आहे?

मला वाटलं की प्रत्येक company तसच policy आणि rule असतं. नाय नाय

हा काय बोलते बोल बोल नाय नाय बोल ना. नेमकं, मी ऐकलेलं म्हणजे ते लोक खुप strict असतं. त्यांचा communication round अलग असतो आणि नंतर मग HR च काही round असतं.

हा, असते जस for example आता मी माझा fifteen च्या नंतर graduation च्या नंतर Airlines Interview देणार आहे. त्याच्या साठी मला कशी prepare करणार. त्याच्या मध्ये interview round खुप असतो. means एक normal अह one time interview असते. मग त्याच्या नंतर एक group मध्ये interview होते. तर त्याच्यामध्ये ते लोक discuss करतात. म्हणजे अं काय बोलतात कम से कम पाच दहा लोकं असतात. तर त्याच्यामध्ये पण ते लोक म्हणजे विचारतात. अं group interview आणि मग health health inter

पैसे भरता का? पैसे भरता का? medical वगैरे साठी

त्यांच्या कडूनच असतं सगळ. facility. हा हा हा, त्याच्या कडून असते. आपल्याला फक्त बोलतात ना की त्यांचे जे हे ओ काय बोलतात त्याला अं काय रे word आहे ते? की For example two, six, five, four, three inch हव आहे. तर ते आपल्याला त्याच्यामध्ये आपली तेव्हडी category असायला पाहिजे. म्हणजे criteria ठेवतात ते.

एक criteria करायला पाहिजे आजु काय नाय. Okay आणि आता काय dress code वगैरा. Dress code असतात म्हणजे कसल्या म्हणजे अं हे बोलतात ना formals असतात ना.

short one plait आस ते depend करत. आवाज नाही येत आहे तुझा.

हा robotic सारख होतंय. आता?

so मला म ग shoes हे असेल ना की formals वर आपल्याला अं तशे proper shoes घालून एकदा मी एक hotel sector मध्ये राहणार होती. Food hospitality बोलतात ना त्यांना.

So ते तिकडे dress code असणार म्हणजे वाटतं formals आणि ते formala shoes वगैरा. त्या पोरींचा कसं हे interview साठी नेमका आपल्याला dress code वगैरा हे ते लोकं ते असे म्हणजे interview बघताना म्हणजे आपला घेतात interview तेव्हा ते बघतात का? म्हणजे आपण जे कपडे वगैरे घालतोना so Hello ते observe केलं जातंना म्हणजे selection साठी. हा हा.

वाटली पण confidence Hello हो.

काय बोलतेस? काय हे नेहमीच काय बोलतेस

बोला आजून काय करते? काय नाय म्हटलं एकदा विचारून घेते, कारण आता दोन दिवसांनी हे अं मला interview face करायचे. So म्हटलं एकदा थोड्याश्या tips घेते. कारण एका ठिकाणात ते त Customer service च आहे. आणि एका ठिकाणात अं Hotel sector आहे ना. ते त्याच्या मध्ये, त्याच्या मध्ये पण आहे पण ते on field असेल. म्हणजे ते बोलत होते की on side मध्ये

तर direct joining साठी ते बोलावतील. आपला कोणतातरी cafe आहे. ते आता नाव आठवत नाहिये. अं मी ते mail check करुण तुला पाठवते. आणि दुसरा तो होता ते कस Customer service चा Call center आहे तो. so त्याच्या मध्ये काहितरी अं i guess demat account चच आहे तो. So त्याच्या मध्ये कसं ते अं जे customer असतील तिथे त्यांना काहितरी guide वगैरे करायचे आहे त्यांना help करायचे. काय काय बोली का तु? मला काय आवाज नाय आला. म्हणजे break झाला तो. Okay म्हटलस का तु? हा okay आणि मग हे shift timing वगैरे तुझं कसं आहे? म्हणजे तुझ इकड opening आहे का? मी face करणार तर interview काही अं म्हंटलं एकदा तुझ्याइकडे जर interview दिला तर समजणार तरी मला. आमच्या इथे opening नाहिए. कारण की पण opening आसला की मी तुला बोलेल. Hello काय बोलतेस? मी बोलली आता currently तर interview interview hiring नाही ये. आसली तर मी तुला बोलनार. हा नक्की सांंग अं मला जरा म्हणजे collage वगैरेच fees वगैरे भरायची आहेना. तर म्हटलं हे interviews वगैरे attend कर तर मग थोड बर वाटेल.

आता हे interview face करताना म्हणजे अस काही आपलं body language पण बघतं का? म्हणजे like आपण एक straight posture ठेवून. हा ते पण तर बगता

Okay

ते लोकं pressurisedquestion पण विचारतात का? हा विचारतात ना. पण म्हणजे एकदम जास्त नाही. कधीतरी म्हणजे. not like अं continuously नाही, काय विचारत ते लोक. Hello Okay नाय म्हणजे नेमक ना मी सध्या prepare तर करते तरी तिथे काय मला like questions सांगु शकेल का तु म्हणजे. interview face करताना.

म्हणजे आवाज नाय येत आहे ग. Hello

नाय ऐकु येत हे.

हम्म आता ठिक आहे.

हो हो.

हा आता network